जिथून आपूण जिमची मशीन खरीदू शकतो.

आणि सगळे दुकान बंद पण आहे.

आणि समोर मुलांना खेळांसाठी--

छोटीशी ट्रेन पण आहे पिंक कलर ची--